झुले या लागलेल्या आहेत लायटिंग लागलेलीय खूप मस्त ग गवत आहे.

लिचे लागलेले आहेत खूप सुंदर झाड खूप सुंदर आकार.

पान आहे बांगड्याचे दुकान आहे किराणा दुकान आहे गाळे आहे.

एक खूप मोठं गार्डन आहे इथं खूप सारे झाडं आहेत गवत आहे.

हे इथं एक गार्डन आहे एक छ शिवाजीची मूर्ती आहे झुला लागला आहे गार्डन मध्ये.